हा.

काय म्हणतंय हम्म

काय नाय बसून ये

हो करत हाय म्हणजे momos होते

काय म्हंटल

नाही नाही cafe मध्ये खाल्ले काय म्हणशील अजून सांगशील काय चालाय अजून अभ्यास वैगेरे ठीक चालू ये आता आणि मग तुझे आता आहे कि झाला का मंग पूर्ण तुझे paper ता आता गेलं हाय कसे गेले म paper हम्म छान गेले congres छ

अरे यार मी लिहिलंय म्हणजे पण असं वाट कि अशे paper मध्ये मार्क्स खूप कमी भेटणार का pass त होशील ना

हो का लिहिलानायस paper

चा त चांगला च लिहिलंय याचा पण चांगला लिहिलंय table वैगेरे draw केलेत आणि वेगळे वेगळं लिहिलंय

तुला माहित ये का मी येवढ खतरनाक लिहिलंय कि आखा लिहून ठेवला paper

फक्त statement blank गेलं

related च लिहिला ना question च्या नाही नाही same question च्या step लिहून टाकले काय कसं माहित ये क question काय होता कि मी तुम्ही तुमच्या bank के चा वेव्हार करताय नात्याचं stastment दया